यामध्ये आ विद्यार्थी आहेत. बाहेर खेळत आहेत. नेत्यांचे फोटो लावलेले आहेत. फळा आहे. ब्लॅकबोर्ड सूचना फलक जे लावतात ते आहे. खुर्च्या मांडलेल्या आहेत.

मोठे बिल्डिंग्स आहेत आस पास बँकेच्या पुढे स्टॉल्स आहेत गाड्या लावलेल्या आहेत फोर व्हीलर टू व्हीलर आणि--